हे एक किराणे दुकान आहे त्या दुकानाचे नाव ॐ गणेश स्टेशनरी अँड झेरॉक्स अस दिलेल आहे.

म्हणजे ह्या दुकानात झेरॉक्स पण काढले जातात बघा किती सामान दिसत आहे खाऊ च्या बॉटल आहे.

हा एक मोठा गेट आहे गेटाला केशरी रंग दिलेला आहे.

इथे घर बांधण्याच काम चालू आहे काही माणस दिसत आहे.

आणि आजूबाजूच्या परिसरात झाडे दिसत आहे आकाश निळ्या रंगाच दिसत आहे.

त्यांच्या विटा खुप जुन्या काळाच्या दगडाच्या दिसत आहे एक खांब आहे.

ही एक नदी आहे ती तलाव सारखी दिसत आहे त्या नदीतल पाणी निळ्या रंगाच दिसत आहे.

किती छान गुफा दिसत आहे थोडासा पांढरा प्रकाश दिस दिसत आहे आजूबाजूला अंधार दिसत आहे.

चार बोटात अंगठ्या घातलेल्या आहे एका हातात घडी घातलेली आहे.

निळ्या कलर चा बेडशीट आहे अंगावर पिवळ्या व कथ्या कलर चा--

हिरवी गार अवती भोवती झाडे दिसत आहे.

थोडा सोनेरी रंगाचा रंग दिलेला आहे दोन बाजूला दोन पिल्लर आहे ती खुप जुने दिसत आहे.

गेटा च्या मध्यभागी एक कारपेट टाकलेल आहे ते काळ्या रंगाच आहे वर गेटांच्या नाव दिलेल--

बघा हा एक जनरल वार्ड आहे.

अकरा वाजून पंधरा मिनीट झालेले आहेत.

ह्या मुळे आकाशातील रंग गुलाबी तपकिरी दिसत आहे.

हे एक मोठ झाड आहे त्या झाडाच्या खोडा ला बघा किती छान रंग दिलेला आहे.

तो पाणी पित आहे त्याचा पँटाचा रंग निळा आहे व शर्टाचा रंग आकाशी आहे.

ही एक नदी आहे नदीच्या वर--

एका माणसाच्या हातात फाइल आहे एक बाईचा ड्रेस गुलाबी आहे.

पुढे एक रोड आहे रोड वरन--

हा एक स्टेज आहे बघा स्टेज किती छान सजवलेला आहे.

एक घर पांढऱ्या रंगाच आहे.